मला किती खर्च लागतो तुला माहिती आहे का पण शिक्षण म्हटलं की खर्च लागणारच आणि वेळेचा वेळेचा विचार करू नकोस

शिक्षण म्हटलं तर पैसा आणि वेळ ह्या दोन खूप मौल्यवान गोष्टी लागतातच हो ग बाई तुझं ठीक झालं आता तुझा मोठा भाऊ पोलीस मध्ये आहे त्याचा पण खूप पगार येतो आणि तुला तर माहित आहे आजकाल कस पोलीस लोक काय करतात कि अ काही लोक म्हणजे ते पोलीस मध्ये काय करतात कि ते जाऊन रिश्वत घेतात रिश्वतच म्हणता येईल त्याला की ते त्यावर ह घुस मनतात तुमच्याकडे त्याला तुला accurate हा शब्द माहिती आहे त्याला पगार म्हण घुस म्हण

गप्प बस माझा भाऊ तसा नाही आहे बिलकुल

बर बाबा ठीक आहे पण अं तुला तर काय तुझं भविष्य जर तुला घडवायचं असेल तर तुला मेहनतीशिवाय पर्याय नाही बाबा पैसा तर एक वेळ ठीक आहे पण जर का तू मेहनत केली ना तर तुला कोणीच नाही अडवू शकत हा मेहनत तर करण्याची खूप तयारी आहे ग माझी पण कसं आहे तसं नाही पहिले जसा job भेटायचं ना कमी skill वर तर आता तसं नाही आहे आता कसं एकदम spark च पाहिजे त्या व्यक्तीमध्ये हा ते तर आहेच अनुभव पाहिजे आणि

हा ते तर झालंच आहे आता तुला काय करायचं आहे फक्त तुझ्या सोबतचे जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा एक म्हणतात ना इंग्लिश मध्ये competition competition मध्ये कुठे राहायचं आहे तुला बाकी काहीतरी

काहि नाहि रे होऊन जाईल आणि काय झालं माहिती आहे का सगळ्यात शाखेचे विद्यार्थी एवढ्या एक दोन वर्षांमध्ये सगळ्याच शाखेचे विद्यार्थी सगळे आमच्या field मध्ये आले it field मध्ये तर मग काय झालं तिथे मागणी कमी झाली आणि

अ मग ते सत्तर एक हजार पगार असेल ते म्हनजे जर नवीन मुलं घेतले त्यांनी म्हणजे त्यांना अनुभव नाही

थोड train करुन ते चार पाच अ त्याना train करुन ते दहा दहा हजारावर अशे चार विद्यार्थि ठेवतात मनजे चार पटिने काम चालतात चार लोक ठेवल्यामुळे त्याना सत्तर हजार देण्याची गरज नाही वरुन तिस हजार त्यांचे वाचतात त्यांचे अस चालु आहे हा पण तु जर का एकदा तुझ पुर्ण अनुभव पुर्ण केला न तर तुला किति पगार राहिल तुला माहिति आहे का? खुप चांगल्या field ला आहेस बर तु हो ना तुमच पण field आहे, खुप छापतात तुम्हि पण अ एकदा जर तुम्हाला जर अ practice चांगलि झालि तर खुप छापतात तुम्हि पण अ डॉक्टर लोक डॉक्टराना दुसर देव मनतात रे, छापतात नको मनुस नाहि तस नाहि, पण आम्हि

ह ठीक आहे चालतंय मग आता बाय हो नक्की भेटू तू आली की पुण्याला नक्की भेटू अ

ok प्रदूषण, हा भाग जग भरातील मोठा पर्यावरणीय प्रश्न आहे. याचा परिणामा परिणाम मानवावर आणि इतर प्रवाशांच्या प्राण्यांच्या जीवनावर मोठ्याप्रमाणात होतो तो सर्वात शक्तिशाली राक्षस म्हणून घेतला गेला आहे. जो नैसर्गिक वातावरणाचा अतिशय वेगवान नाश करीत आहे.

याप्रसंगी प्रदूषणावर भाष्य करायला आवडेल पर्यावरण आणि मानवी जीवनावर परिणाम करणारे प्रदूषण हे सर्वात मोठे आव्हान होते. हा एक पर्यावरणीय प्रश्न आहे जो आज जगभरातील लोकांना भेडसावत आहे. निरनिळ्या श्रोतांपासून होणारे धोकादायक आणि विषारी पदार्थ वातावरणा मिसळत आहेत आणि विविध प्रकारचे प्रदूषण जसे कि, पाणी, हवा, माती किवा जमिन आवाज आणि thermal प्रदूषण यांमुळे होते. उद्योग आणि कारखान्यांमधून धूर आणि विषारी धूळ हवेत मिसळते आणि यामुळे वायू प्रदूषण होते. जेव्हा आपण हवेचा श्वास घेतो तेव्हा. अशी प्रदूषप्रदूषित हवा फार वाईट असते. उद्योग व कारखान्यांमधील सांडपाणी व इतर कचरा थेट मोठ्या पाण्याचे नदी, तलाव, समुद्रकडे जातो आणि ते पिण्यासाठी पाण्यात पाण्यात मिसळतात. पिण्यातील पाण्यात मिसळतात. पाण्यामुळे प्रदूषण होते. असे प्रदूषित पाणी, जंतू, bacteria, विषारी पदार्थ, विषाविषाणू इद्यादी असलेले मनुष्य, प्राणी आणि वस वनस्पतींचे, जे कोणी ते पाणी पितो आरोग्यासाठी खूप वाईट आहे. आजकाल वातावरण शांत नाही. कारण,

आणि आपल्या कानातील नैसर्गिक स्तर धोक्यात येत आहे. वाहने, loud speakers इद्यादिंचा जास्त किवा असह्य आवाजामुळे कान, समस्या उद्भवू शकतात. आणि विशेषतः वृद्ध लोक आणि मुलांमध्ये कायमचे बहिरेपण होऊ शकते. hydrocarbon, solvets, heavy metals इद्यादी उद्योग व कारखान्यांमधून मानवनिर्मित रसायने जेव्हा औषधी वनस्पती,

मिसळतात. घन, द्रव्य किवा वायूच्या रुपात अशा प्रदूषित घटकांमुळे माती किवा भूप्रदुषण होते ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी प्रदूषित होत आहे. अशा दुषित घटकांमुळे पाणी आणि वायू प्रदूषण देखील होत आहे. कारण ते पाणी पुरवठा खाली मिसळतात. आणि काही रसायने अनुक्रमे हानिकारक बाष्प तयार करतात.

आहे. आणि वन्यजीव आणि मानवावर याचा परिणाम होत आहे. औद्योगिक औष्णिक प्रदूषण वाढत आहे, औष्णिक प्रदूषण वाढत आहे कारण, power plants आणि औद्योगिक उत्पादतांकडून औष्णिक प्रदूषण वाढत आहे. शीतलक म्हणून पाण्याचा प्रचंड पातळीवर वापर होत आहे. यामुळे मोठ्या जलकुंभा मधील पाण्याचे तापमान बदलत आहे. पाण्याच्या वाढीव तापमानामुळे पाण्याचे oxygen पातळी कमी झाल्यामुळे हे जलीय प्राणी आणि वनस्पती साठी अत्यंत हानिकारक आहे. आपण सभोवतालच्या प्रदूषणाच्या सभोतालच्या बाजूनी वेधेलेले आहे होत. आपण प्रदूषणात जगत आहोत, परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे कि, काही लोकांना याची माहिती नसते. जगभरातील प्रदूषणाचा वाढीव पातळीस मोठे आणि विकसित देश अत्याधिक जबाबदार आहे. एक किवा दोन देशांच्या प्रयत्नातूनही त्याचे निराकण होऊ शकते. शकत नाही सर्व देशांनी यांनाही,

हे पूर्णपणे दूर करण्यासाठी सर्व देशांच्या सरकार खोकी आवश्यक आहे. सर्वसामन्यांना आवश्यक ते प्रयन्त करण्यसाठी उच्चस्तरीय जागरूकता पोहचविली पाहिजे देशातील प्रत्येक व्यक्तीने या समस्येचे त्यामागील कारणांचे आणि सजीवांवर होणारे हानिकारक परिणाम याबद्दल जागरूक असले पाहिजे. लोक उद्योग व कारखान्यांमार्फत हानिकारक व विषारी, रसायनांच्या वापर सरकारने चढकडीने बंदी घातली पाहिजे सामान्य नागरिकांना शैक्षणिक संस्था व शासकीय यंत्रांनी शिबिराद्वारे किवा इतर माध्यमांद्वारे पर्यावरणास अनुकूल व पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि आरोग्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी सवयी वापरण्यासाठी जागरूक केले पाहिजे तर pollution हे खूपच खूपच हानीकारक असते, मानवासाठी.

पर्यावरणातील हानिकारक, जीवघेणी आणि विषारी पदार्थ एकत्र करून ते प्रदूषण करतात. प्रदुषणासाठी जबाबदार असलेल्या या प्रदा

प्रदूषण हवा, पाणी आणि जमिनीची गुणवत्ता खराब करतात. अशा अनेक गोष्टी आहे ज्या, आपल्यासाठी उपयुक्तआहे. पर तू प्रदूषण निर्माण करतात. जसे कि, car मध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा धूर वीज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाचा धूर, कारखाने आणि घरातून निघणारा कचरा आणि सांडपाणी, तृण आणि किडे मारणारी विषारी रसायने इद्यादी पृथ्वीवरील सर्व जीव मंग, ते जमिनीवर असो वा पाण्यात हवेवर आणि पाण्यावर अवलंबून असतात. जेव्हा ही सर्व संसाधने दुषित होतात तेव्हा पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका वाढतो. प्रदूषणाचे दुष्परिणाम- प्रदूषण ही जागतिक समस्या आहे मात्र ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग अधिक प्रदूषित आहे. लोक राहत अस नसलेल्या ठिकाणी ही प्रदूषण दूरवर पसरत, पसरू शकतो, उदाहरणार्थ अंटार्क्टिक बर्फाच्या shield मध्ये कीटकनाशके आणि इतर विषारी रसायने सापडली आहे. उत्तर पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी,